पण खूप चालतात आणि खूप जन बगतात तेवढाच नाही पिक्चरच नाही पण सिरीयल पण दोनी पण मराटी, हिंदी दोनी पण आपन आपल्या पसंदी अनुसारी किव्हा आपल्या आवडी अनुसार बगतो तर तसच तेवढच नाही तर समझ अत्ता भरपूर शो पण वेग वेगळी आहेत. कॉमेडी शो पण आहेत किव्हा आह वेग वेगळी शो अस्तात. ते पण आपण आपल्या आवडी अनुसार बागू शकतो.

कॉमेडी हुती. जस अत्ता खूप जनांना काय गोष्टीच tension असेल किव्हा काय तर असेल मला अस वाटतंय कि आपण एंटरटेनमेंट करायलास पाहिजे कारण कि एंटरटेनमेंट जरा आपण केल तर तर अस आपल मैंड पण सोफ्ट राहत आन आपन श्रेष्ठ राहतो तर मला अस वाटतंय एंटरटेनमेंट हे खूप महत्वाच आहे आणि आपन हे करायलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतय

दस युटूब, टिक टाक हे पण कोणी कोणी एंटरटेनमेंट साटी बगत्यात. त्या तुमच खूप लोक म्हंजे रील्स बनवत्यात वगेरे ते पण खूप कॉमेडी पण असते रील तस कि पण टी, वी पिक्चर, मिम्स वगेरे बगतो. दर ते पण खूप कॉमेडी असतात. तर लोक पण एंटरटेनमेंट साटी बगतात आणि त्या तुम्ही पण त्यांना म्हंजे ते एंटरटेनमेंट होऊ शकतात. मला अस वाटतंय कि

आणि त्यातून आपल्याला माहिती पन होते बर हीत आणि आपन एंटरटेनमेंट पण होतो अह तुम्ही त्यो पिक्चर बगितलय का मराटी जस एक म्हंटले मराटी खूप अत्ता लई जास्त पिक्चर पण तेझात तर तुम्ही त्यो वेड पिक्चर बगीतलय का? मला पण त्यो मी पण बगीत्लो होतो वेड पिक्चर मला पण खूप आवडला आणि त्या मधे ते तिझ्या अक्टिंग पण खूप भारी दाखवली आहे तसच ते रितेश देशमुखच काम पण खूप भारी दाखवली त्यान्ही. खूप छान काम केले त्याझा मधे दोगांनी पण. आणि जेन्निली आणि पण खूप भारी अक्टिंग केली तिला म्हंजे मराटी येत नसून पण तेनी खूप छान मराटी बोलण्याच प्रयत्न पण केलंय. आणि त्यातून म्हंजे तेनी अस तिच्या अक्टिंग महत्व येवड पिक्चर चलाय जस जस कि आपण बघितले त्याची स्टोरी एवढी हे नाहीय पण तिझ्या अक्टिंग पण खूप लोकंना थियेटर मधे जाऊन बगीतला आनि खूप लोकंना आवडलं पण त्यो पिक्चर तर आपण म्हंजे त्या तस बरे छान कि पिक्चर आहे जस कि ती बिग बॉस मधे जिंकलेली तेजस्वी तिझ्या पण एक पिक्चर निगला हुता. म मराटी, मन कस्तुरी रे त्यो पण खुप छान पिक्चर आहे. त्या मधे पण तिझा अक्टिंग खूप भारी दाखवली आहे. तिझ्या मराटी बोल बोलन ते आणि त्यातल हिरो पण खूप छान आह, स्टोरी पण खूप सुंदर आहे. त्यो पण पिक्चर खूप बगण्या सार्क आहे.

हो बरोबर आहे तुम्ही जस म्हंटल कि अत्ता कि भरपूर अशे सिरीयल आहेत किव्हा पिक्चर आहेत. तुम्ही वेड पिक्चर म्हंटला तर हो मी पण त्यो पिक्चर पाहिल्यालोय वेड पिक्चर. त्यो पण पिक्चर खूप छान आहे. त्यातली स्टोरी पण छान आहे.

त्या मध्ये मराठी बोलण्यास प्रयत्न केला. आणि तेच पिक्चर नाही तर अत्ता भरपूर पिक्चर आहेत. आणि त्या मधे रितेश देशमुख ने पण खूप छान काम केलेले तिझ अक्टिंग तर खूप

एकत्र येऊन काम केलेली तर ती खूप छान खूप जनांन आवडलं आणि त्यांना जास्त त्या मुळे जास्त जननी खूप जननी बगीतला. तर मला अस वाटतंय कि तो पिक्चर नाही तर भरपूर पिक्चर अस आहेत कि मराठी पिक्चर ह्या पण बगायला पाहिजे. जस कि अत्ता नवीन नवीन मराटी पिक्चर पण खुप येयील लागले अत्ता तर

जुने पिक्चर तर जुने पिक्चर पण खूप जनाला अत्ता पण अवडत जस कि टी. वी वर किव्हा मोबाईल वर एकात वेळेस अत्ता तरी युटूब असल्यावर किव्हा हॉटस्टार अस वेग वेगळी app असल्यावर तर आपल्याला कोणता पण पिक्चर किव्हा जून तरी पिक्चर असेल तर आपल्याला पटकन बगत येतो आणि जस कि पहिले ज्या वेळ लागून त्या वेळ टी. वी आपल्या बगत येत हूत अत्ता तस राहील नाही. ज्या वेळ आपल्याला जून जरी पिक्चर असेल तर आपल्यला बगत येत होती आणि जुने पिक्चर पण काही काही पिक्चर तरी खूप चांगली तर मला अस वाटतंय कि जुने पिक्चर ला पण खूप, खूप जणांची पण बगतात. जस कि ती विवाह पिक्चर खूप जनांना अवडत. हम साथ साथ है पिक्चर ते पिक्चर तरी जुने असून पण अत्ता जास्त खूप जन म्हंजे family त्या मध्ये इतक चंदा खुलेल असत. तरी ते पिक्चर पण सगळान अवडतात. आणि तेच नाही तर अशी भरपूर पिक्चर पण अस्तात काय काय अत्ता युटूब ला पण खूप मोठ वेग वेगळ स्टोरी येतात तर ते पण खूप जन बगतात आणि जस युटूब वर अत्ता एंटरटेनमेंट मधे तर एंटरटेनमेंट करायच असेल तर मला अस वाटतंय ते आपण जर युटूब मदल घुसल तर कधी एक तास झाल आहे पण कळत नाही कारण कि बगण्या साटी तर खूप अस्तात त्या मधे तर तुम्हाला असच वाटत असेल कि युटूब वर तुम्ही काय बगतात नेहमी अहो जस कि युटूब वर आपण एंटरटेनमेंट साटी अत्ता खूप जन वेग वेगळे पोड्कास्ट प्याक आणि कोणी कॉमेडी बगत जस कि स्टांड अप कॉमेडी पण युटूब खूप चालत तर ते पण खूप आणि अस तर ते पण बगत असते स्टांड अप कॉमेडी त्याच मधे ते आकाश वगेरे ते विडीयो खूप छान येतात ते म्हंजे आणि तस सॉंग पण आपण ऎकतो युटूब वर नवीन नवीन सॉंग आपण किती वेळ पण ऐकु शकतो. खूप लोक हे युटूब पण असच सॉंग काडालाय्त त्यांचे पण सॉंग खूप भारी भारी अस्तात काढलेलं माहिती पण माहित पण नाही होता आपल्याला फक्त T-series वगेरे Zee music company सॉंग माहिती होते पण युटूब वर ते आपण जास्त बगत राहिलो तर आपल्याल म्हंजे आपल्याला एज ला पण खूप छान छान सॉंग अस्तात तेंही बनव्या साटी ते पण भारी अस्तात. तास खूप युटूब वर चालेंज करतात ते चालेंज विडीयो किव्हा Roast विदिओ खूप भारी आहे तस कि अत्ता मधे मधे खूप युटूब वर ट्रेंडिंग हुत ते Omegle वर विडियो बनवायचं कि वर Omegle विडियो तुम्ही जर बगितल असेल ते खूप फन्नी अस्तात. त्यचा मधे कोणी तर आपण कोणत स्ट्रेंजरला विडियो कॅल करून बोलू शकतो ज्या साटी दुसर्या country त पण असू शकते, भारतला पण असू शकते, त्येझांना बोलू शकते आणि त्या ते पण कंटेंट खूप फन्नी हुत मधे मधे त्यांची विडियो पण चलत हुती. आणि ते म्हंजे हे पण हुत ते म्हंजे लोक त्यान्हा खूप suspect करत हुते. ते पण बगण्या सार्क हुते. तसच खूप लोक पोड्कास्ट तस कि कोणी कोणी खूप मास्किरीच पोड्कास्ट पण आहेत. त्यातून पण माहिती होते लोकंना युटूब वर खूप लोक तस पण कंटेंट बनवते त्यातून आपलेल. आपल्या धर्माच किव्हा आपल्या देशात्न जे पण चालू अस आणि त्या बद्दल माहिती मिळते आणि आपण ज्या पण म्हंजे जापन बद्दल आपल्याला खूप मास्त इच्छाज्या असन माहिती मिळल. ह्याची तर आपन रिसर्च करून युटूब वर टाकू शकतो. आणि त्याच बद्दल आपल्याला माहिती पण मिळू शकते आणि एंटरटेनमेंट पण एंटरटेन होऊ शकते. जस कि खूप लोक हे युटूबच वापर फक्त माहिती साटी करते तर खूप लोक ते फक्त एंटरटेनमेंट होण्या साटी करत्यात. ते पण विडियो वगेरे बगत्यात. पण खूप लोक हे त्यांची information किव्हा knowledge वाढवण्या साटी युटूबच वापर करतात. आणि त्या मूळ मला कि आपन पण म्हंजे त्याच वापर knowledge साटी केल पाहिजे आणि त्यातून आपण एंटरटेनमेंट होतो आपण आपल्याला knowledge पण भेटत आणि तुम्हाला काय वाटतंय हो बरोबर आहे maam. मला तसच वाटतंय कि

फक्त आपल्याला हे पाहिजे पहिले जास्त जनांना कायीच माहित नाहुत पण अत्ता तस राहील नाही. अत्ता तरी काय गोष्टी कुणाला काय कळाला नाही तर लगेच युटूब वर बगतात

कोणत प्रोडक्ट् चांगल आहे किव्हा नाही, तर मला अस वाटतंय कि युटूब मधे तर खूप knowledge आहे घेण्या सारखं आहे पण आणि एंटरटेनमेंट मधे समझा खूप जन एंटरटेनमेंट करतात. एंटरटेनमेंट साटी खूप चांगल आहे. तर तुम्हाला तसच वाटत असण तर ठीक हे ओके. bye maam हो maam. thank you maam. hi मयुरी. hi पूजा

मी book वाचत होते अगं. तू काय करत होती? अरे मी तर बसलेली होती. तू सारखीचं book वाचत असते. काय भेटतं तुला एवढं book वाचून? अगं book मध्ये खूप काही शिकण्या सारखं असतं. काय भेटतं म्हणजे? सगळं काही book मधून तर भेटतं आपल्याला. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे book मधून भेटतं. हो ना. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पण भेटतं आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये नेमकं कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, नाही करायला पाहिजेत, चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाईट गोष्टी कोणत्या आहेत हे सगळं आपल्याला एका पुस्तकातुनचं शिकायला भेटतं. आणि जे आपल्याला ज्ञान असतात शिक्षण देत असतात ते आपले गुरु व आई वडील हे आपल्याला सगळं शिकवत असतात. हो, तुला तर माहिती आहे शिक्षणाचं किती महत्त्व आहे आणि Doctor बाबासाहेब आंबेडकर हे कशे पुस्तक वाचत होते. जेव्हा त्यांच्या जवळून कोणी जात होतं, तर त्यांना लक्ष देखील राहत नव्हतं कि आपल्या जवळून कोणी गेलंय. आणि आज ते त्या शिक्षणापासूनचं ते कुठे गेलेत. आज त्यांनी राज्यघटना लिहिली एवढं सगळं त्यांचं पूर्ण देश त्यांच्या राज्यघटनेवरती चालतोय.

हो, शिक्षणाचं खूप मोठं महत्त्व आहे आणि शिक्षणात book मधून तर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि आपल्याला म्हणजे सवय झालेली असते जे प्रत्येक गोष्टीमध्ये

हो बरोबर आहे. आपण जर शिकलोत ना तर आपल्या अह आपल्याला परत राहणं, कसं राहायचं, कसं बोलायचं, कोणाशी कसं वागायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. शिक्षणामुळे माणूस सज्ञान होतो. एक चांगला नागरिक बनू शकतो.

आणि आज आपल्याकडे आपण शिकलोय थोडं फार शिक्षण ते आहे तर ज्ञान हे आपल्याकडे आहे तर आपण प्रत्येक गोष्ट विचार करून आणि सुशिक्षितपणे करतो. तसचं त्या शिक्षणाचा फायदा खूप आहे आणि तो आपण घेतलाचं पाहिजे. हो बरोबर आहे बघ. शिक्षणाने खूप गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याला भेटू शकतात. सगळ्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला मिळू शकतं. कोणतीही गोष्ट अशी नाही की जीआपण शिकू की शिकून भेटत नाही.

हो, तुला तर माहिती आहे शिक्षणाचं महत्त्व त्यानांचं कळतं ज्यांनी शिक्षण घेतलं नाही, जसे की आपले आईवडील. हे आपल्याला नेहमीचं सांगतं असतात की आम्ही शिक्षण घेऊ शकलो नाही. आम्ही शिक्षण घेतलं नाही. पण तुम तुमच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत तर तुम्ही शिक्षण घ्या. आम्ही शिक्षण घेतलं नाही,

कुठल्याही गोष्टीचं काही असेल तर त्यांना जमत नाही. जसं त्यांना सुशिक्षित माणसाचीचं मदत घ्यावी लागते. तर त्यामुळे त्यांना शिक्षणाचे खूप महत्त्व कळतं. त्यामुळे ते आपल्याला शिक्षणामध्येही कुठे कमी पडत नाही आणि आपल्याला ही म्हणतात जसं आम्ही नाही शिकलो पण तुम्ही तरी शिका आणि job वगैरे करा. बरोबर आहे तुझं. शिक्षणानं माणूस ना स्वावलंबी होतो. आपल्याला कोणाची गरज पडत नाही. जसं की आपण bank मध्ये गेलो, आपल्याला लिहायचा असण. आपण जर शिकलेलो असण कोणाची गरज नाही आणि हे अशिक्षित माणसं असतात त्यांना कोणाच्या तरी थोबाडाकडं बघावं लागतं.

त्यांना दुसऱ्याला विचारावं लागतं बस आली का? हिचं बस आहे का? हिचं आमच्या गावाकडे जाणार आहे का? तसं मग आपल्याला विचारायची गरज पडत नाही ना. शिक्षणाने माणूस स्वावलंबी होतो. हो, शिक्षणाचे खूप फायदे आहेत आणि आजकाल कसं सगळे online काम आहेत आणि कुठे काही तरी English to English बोलावही लागतं. तसं अशिक्षित माणसांना अशा गोष्टी जमत नाही तिथे ते अडकून पडतात. त्यांना मदत लागते सुशिक्षित माणसाची. तिथे देखील काही सुशिक्षित माणसं अशे असतात कि जे help करत नाहीत, अडाणी माणसांची. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर शिक्षण खूप गरजेचं आहे.

तर आपल्याला रोजगार देखील उत्पन्न अह उपलब्ध होऊ शकतो. आपण उत्पन्न काहीतरी कमवू शकतो. आणि आपल्याकडे जर पैसा आला तर आपण त्या पैशाचा योग्य वापर करून आपल्याला हव्या त्या गोष्टी विकत घेऊ शकतो आणि योग्य प्रकारे आपलं जीवन जगू शकतो. आणि त्याच ऐवजी एखाद अशिक्षित माणूस त्याच्या कौशल्याला, कला गुणांना वाव भेटला नाही. त्याला रोजगार भेटत नाही. रोजगार भेटला नाही मग त्याच्याकडे पैसा येत नाही, पैसे जर नाही आला तर तो अं गुंडे गुंडगिरी वगैरे करायला लागत. चोरी, लबाडी, डाका टाकायला लागतो. तू आता बघतचं असशील ना जास्तीत जास्त जे गुन्हेगारी वगैरे होतीये ती सगळे जे काही होतीये ना त्या गुन्हेगारी मागचं कारण जे आहे ते कुठं तर कुठ ना कुठं तरी अशिक्षित लोकचं आहे. नव्वद टक्के जे गुन्हेगार हे आहे त्याच्यामध्ये अशिक्षित लोकचं आहेत बघ. हो, आपल्याला हि शिक्षणाचं महत्त्व कळतंय आणि आपल्या अगोदरच्यांनाही महत्त्व कळत होतं. तसचं त्यांनी आपल्याला जसं केलंय तसं अगोदरही खूप म्हणजे अह अशिक्षित लोक होते. त्यांना शिक्षणाबाबत काही ज्ञान नव्हतं काही नव्हतं. त्यांना त्यामुळे आता शिक्षणाचं खूप महत्त्व कळालंय. आणि तसच ते पुढच्या पिढींंनाही सांगायलेत की तुम्ही खूप शिका. हा, अन तुला माहित आहे ना? सावित्रीबाई फुले आणि अह जे आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी महिलांसाठी पहिली शाळा काढली होती. मुलींसाठी ती अह अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुणे येथिल भिडे यांच्या वाड्यात बुधवार पेठेमध्ये काढली होती ती शाळा पुण्याच्या भिडे भिडे वाड्याच्या वाड्यात. तर त्यांनी काढली होती त्यांना किती लोक त्रास द्यायचे. कोणी दगडं मारायचे, शेण मारायचे, गोळा फेकून मारायचे, त्यांना त्रास द्यायचे. शाळेत शिकायला जाऊ देत नाही, त्यांची साडी खराब करायचे. त्यांच्या मागे गुंडं लावायचे. कुठं तरी हाणामारी दगडं फेक करायचे. तरीसुद्धा त्यांनी आपल्या मुलींसाठी शाळा उघडली. मुलींना शिकवलं. का बरं शिकवलं असल? त्यांना कुठं तरी शिक्षणाचं महत्त्व त्याकाळी पटलेलं होतं.

हो, आणि तू अगोदर तर पाहतचं होती ना? की मुलींना फक्त मुली मुली फक्त घरातचं राहायच्या. घरातले कामं सांभाळायच्या. घर, मुलं हे ते सांभाळायच्या. तसं मुलांना प्रत्येक गोष्टीत हक्क होता शिक्षणाबाबत ते कुठेही विदेशातही जाऊ शकत होते शिकायला. तसं मुलींना फक्त घरातचं कामं. तसं आता मुलं मुलींना जर शिक्षण भेटू राहिलंय तर ते प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आणि तू बघतेच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलीचं आहे. जिथं मुलं सगळीकडे होते तसे मुली दिसायलेत. आणि तुला माहित आहे का पहिले जे आपण विज्ञानामध्ये वाचायचो कि आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये काय वाचायचो आपण अन्न, वस्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण तुला माहिती आहे का आता एक नवीन गरज add झाली आहे आपल्या याच्यामध्ये तर ती महत्त्वाची मूलभूत गरज आहे अन्न, वस्र, निवारा याच्याबरोबर आपलं सगळ्यात महत्त्वाचं जी गरज आहे ना मूलभूत गरज ती गरज आहे बघ शिक्षण. हे सुद्धा एक आपली चौथी गरज बनलेली आहे. हो, शिक्षण हि एक खूप महत्त्वाची गरज आहे. शिक्षणाशिवाय काही पर्यायचं नाही.

हो, शिक्षण हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे आताच्या याच्यामध्ये. आताच्या छोटाल्या मुलांनीही अह एकदम म्हणजे high level चं शिक्षण भेटतंय. जिथं आपल्याला पहिली दुसरीमध्ये जितकं ज्ञान होतं, तेव्हा त्यांना junior, senior, KD, KG मध्येचं सगळं मिळालंय. त्यामुळे मुलंही आता talented खूप हुशार झालेत. हा, पहिल्या काळामध्ये मुलं म्हणजे एवढं शिक्षणाविषयी महत्त्व नव्हतं आणि आता त्या government खूप साऱ्या योजना राबविल्या जसं की, मुलग, मुलं मुले -मुली शिकवा योजना, सारे शिकूया पुढे जाऊया. अशा मध्ये योजना राबवायचे. मुलांना dress वाटप करायचे. फुकट मुलांना मुलींना dress वाटप करायचे. परत शाळेमध्ये खिचिडी वगैरे द्यायचे. ह्या सगळ्या योजना चालू केल्या. त्याच्या निमताने तरी कुठं ना कुठं शाळेमध्ये मुलं यायला लागली. आणि ते शिक्षणाचं शिक्षणाचं म्हणजे शिक्षणाचं महत्त्व वाढायला लागलं आणि सुशिक्षित समाज जर झाला. त मग सुशिक्षित समाज म्हणजे सुशिक्षित अह असल जर समाज तर देश सुद्धा खूप प्रगती करू शकतो. आणि आपल्या अह आपण म्हणतोत की समजा सामान्य नागरिक काय करू शकतो पण आपल्या देशाचा जो वाट आहे ना प्रगतीचा त्या प्रगतीच्या वाट्यामध्ये अगदी सामान्य ते सामान्य माणसाच सुद्धा गरजेचं असते. त्याचं शिक्षित सुशिक्षित असण त्याचं चांगलं राहणीमान हे सगळं गोष्ट matter करत असते. हो, जसजसं सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवून दाखवलं. म्हणजे त्यांनीही शिक्षण खूप कठोरपणे घेतलेलं आहे. त्यांना रात्रीचं light ते नसायची. काहीचं नसायचं. कंदिलाच्या उजेडासमोर शिक्षण त्यांचं पूर्ण केलंय आणि आज राज्यघटना लिहिली ज्याच्यावरती पूर्ण भारत देश चालतो. मला तर वाटते प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये खूप पुस्तकं वाचायला पाहिजे. वाचनाचा छंद खरचं खूप छान आहे. प्रत्येकाला वाचनाचा छंद लावायला पाहिजे. नाही दुसरे पुस्तके वाचावे वाटले, तरी कमीतकमी कादंबरी असतील the secret type book असतील किंवा एखांदी जीवनामध्ये motivation देणारी book book आपण वाचत राहिले पाहिजे आणि पुस्तक हि अशी गोष्ट आहे की ती एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्णपणे बदलवू शकते. अगदी depression मध्ये गेलेला माणूस असेल, पूर्णपणे हरलेला माणूस असण, त्यालापण एक नवीन जगण्याची ताकद देण्याची क्षमता आहे ती फक्त एका book मध्ये सुद्धा असते. हो. अशा खूप काही गोष्टी आहेत, ज्या आपल्याला अशा माहिती माहिती मिळू शकत नाही आणि अशा book मधून खूप काही शिकायला मिळतं आपल्याला. त्यामुळे आपण book चा होता होईल तितकं वाचन केलं पाहिजे. कादंबरी book हे सगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजे. जसं इतरही शिक्षण घेतलंय तसं आपणही शिक्षण घ्यायला पाहिजे. बरोबर आहे तुझं hi hi hello relationship वरती काय मत आहे रे तुझा?

तुझा relationship चा experience लैच खराब दिसतोय रे. हाव मग single life best life आस्ते. असय का? किती केलेले तू relationship आजचे दिवस

अखे दोन, तू?

अस हा भरपुरेत आकडा ध्यानात नई आता. एक काम करू आपण मोजू आह. चल मोजू आपण relationship किती केलेलेत. आह सगळ्यात first relation केलली आटवी माध्ये. v पासून नाव होत तीच. नंतर तिच्या नंतर कोण होता? ningth मध्ये कोणी नव्हता? आह ningth मध्ये तीच होती. tenth मध्ये असतानी tenth मध्ये असतानी दोन केलेथ, नाही sorry एकच केलेलं एकच केले. तीन झाल्या. तीन झालया, आक्रावी मध्ये अकरावी मध्ये एक केलेले sorry अकरावी मध्ये दोन केलेत. एक थी वर्षाच्या एक ती बहीण पण होती ना

अकरावी मध्ये दोन केलते, अकरावी बारवी समजा तर मंग नंतर first year ला सगळी starting झालती किती झाले आत्तापर्यंत? पाच झाले का? first year मध्ये starting झालती. first year मध्ये किती माहिते का एक ती pubg वाली, नंतर तुजी friend आणखीन, आणखीन कोण कोण आठवण पण नई माहिताय का एक ती चोवीस घंट्यासाठी relationship मध्ये आल्ती एक पोरगी ती कुडाळचीये पैठण ची एक होती ना?

नगर वाली म्हणजे?

पस्तीस year वाली कोण?

आह ती. नगर मधून नगर मंधून थोडासा गावाकडे जाताना लागला तर, करंजी मध्ये मी सांगतो मी गावात सब करंजी मध्ये बरे का? नंतर थोडा स शेवगाव ला गेलं तर शेवगाव ला एक होती ती ही साक्षी म्हणून. साक्षी नावाचे दोन तीन होत्या. हा तर तिंधून, तिंधून गावात गेलं तर गावात आपलं ते सात वर्षाच main

आह तिथून लगेच पैठण ला गेले तर पैठणला ती online वली होती. तिथून औरगाबादला गेले तर औरंगाबादला आणखीन आत्ताची जी सध्या चालूये एकुलती एक.

आणि मंग मंग direct मुंबई, मुंबईला ती pubg वाली आह

खरं काए? खरं खरं आपल्याला आकडा plus करायचा अजून. काय तू लावून देणार म्हणाली होती. एक plus करून देणार होती पण तू कारली नाही.

हो की नाई? होनार अं पण माहिती का serious काय म्हणत होता?

relationship नुसार आहे तुझ्या आता serious relationship करायला पहाजे माहिताय का खरच सगळ्यात जास्थ आनंद serious मध्‍येचे. माझं जे सात वर्ष होते थी एक सगळ्यात भारी relation होती आणि साध्याच सांगतो. सदया आता ची जी एक पटलेली न ती कशी पटलेली तुला सांगतो, तिला तिला कसं पटवल महित आहे का? तिला असं थोडसं तिला

त्या group मदी ती पण होती. तर आम्ही join झालो snap ला अणी friend झालो तर बर तर group मदी snap ती पण पाठवायची मी पण पाठवायचो मग नंतर आम्ही personal friend झालो मंग personal snap येत जात होते. मंग नंतर हाइन असच तिच्या mummy चा birthday होता, त मंग मी happy birthday म्हणून टाकल होत, नंतर मंग अं थी thank you मनली. अन थोडसं माझ तिले एक शब्द use केलंत मी एक flirting word use केलंत ते लई आवडला तिला मी म्हणलं या तुझी mummy तुझ्या पेक्षा जास्त छान दिसते. तिला मंग ते आवडल होत, ती मनली i know मग तिथून पुढं आमचा असंच normal normal बोलणं चालू झालं ती म्हंटली नाई का मी तुला कुठंतरी पाहले हई पण माहीत नाही कूट पाहले हई. मी म्हटलं कुठ पाहेल म्हणलं, मी तर इकडं राहतो नगर ला अन तू कसा पाहिलंय मला तू औरंगबादला. मंग ते म्हटली पाहेल आहे कुठ तरी ते म्हणाली तू पैठणकडचं का म्हणी म्हणलं हो म्हणालो पैठण पासूनच आहे मी ती म्हणाली हा मग मी ते ना एका लग्न मधी पाहिलंय म्हणे मग असा तसा आमची ओळख झाली मग चार महीने आमि अस friend नंतर bff best friend best friend forever step by step process करत गेलो.

अं नंतर girlfriend अह girlfriend पण कसा बनवला महिती हे का? तिला आहेना एक story एक story बनून सांगली अं एक नाई का अं आपली सात वर्ष वाली बरका serious वाली आणि एक तुझी friend दोन्हींची story mix करून टाकली. चुना लावला बिचारीला story mix करून.

अन मंग समजा तेव्हा मी time pass म्हणूनच च serious मध्ये नव्हतोच तेव्हा पण नंतर नंतर serious झालो starting ला कोणी बराय ना time pass म्हणूनच relationship मध्ये येतात नंतर serious होत असत असेच अं मंग काए तिच्या ते तिला story ले अंस थोडसं emotionally सांगितलं मी थोडस एक तर manipulate करता येत मला कोणाला पण मग त मंग तिला थोडसं emotional केलं असं तसं. तिला आहे न माझ्या माझा भावाची एक story सांगितली माझ तर तुला माहिती का माझ्यापेक्षा माझ्या पण होईना पेक्षा तो जास्त हे आहे girlfriend हे केलेली त्यांनी सगळं केलेलया relationship केलेले अन मी तिला असं सांगितलं, कि तो एकदम serious relationship केला होता तेनी. मला महिती म्हणे girls ची respect असं असता तसा असता थोड्या गोष्टीसाठी म्हणे हे असा करायला नई पाहिजे तसा करायला नई पाहिजे. ती लगेच म्हणाली होती पिल्या खरंच तू लै चांगलंय असा तास असं attach ते करून घेतला महित आहे का मी असं वाईट वाटतं पण असं नई करायला पाहीजे. अस हम्म तू कशी engeage झालती? मी मी पण time pass म्हणून lockdown मधी.

story एवढी काय खास बीस काई नाहीये.

मला आठवतच नाहीये एक त्तर मला मागचा कैच नई आठवतंय edit कर मंग पण single life ना लई भारी या relationship पेक्षा आह माझा पण, माझा पण, माझा पण सद्या कायी situation चालूये अरे मला वाटत तुला महिती हे का? same हाय ना तुझ्या friend वाणी बोलू रायली. कोण